हा आज शेताविषयी आपण कृषी प्र कृषी प्रधान देश आहेना आपला शेताविषयी आपण पाच मिनिट बोलू या

हा आपली काय बाग आहे द्राक्षाची गावी ना हो बाग आहे दोन एकर ज्वारी आहे खत घालायया लागत बोला कि हा

हो भरपूर काम आहेत आता वाल काढलाय घड़ भरलीयेतमाल आणि तीन महिन्यांनंतर येतोय सण आहे हा

हा मशागत सारखी चालूच आहे शेण खत घालायला लागत औषध मारावा लागत ट्रॅक्टरनं

रोज एक आड़ औषध मारावं लागत हो असं नाही काय हॅलो

हा जनावर आहे ति एक म्हस आहे रेड़े आहे कालवड हे घार हे

तीन शेल्ड आहे ति एक बोकड आहे जनावर भरपूर आहेत हा जनावर भरपूर आहेत संभाळायलापण मेहनत लागत शेण घाण काढलाय लागते शेण काय सकाळी उठलं कि तास भर हेच कामआहे अंघोळ पाणी करायच्या अगोदर शेण काढायचं लोट झाड सगळं साफ सफाई करायची टाकायच परत बागेत जायचं वैरण आणून टाकायचीवैरण टाकल्या नंतर शेण घाण होतंय हे सगळं झाल्यानंतर मग अंघोळ पानी अंघोळ झाल्यानंतर मग देवाच जरा तासभर

हा आणि शेतमध्ये द्राक्ष आहेत द्राक्ष दोन तीन महीने गेल्या नंतर त्या नंतर मग हे तुर येत्यात दोन महीने येत्यात दोन महीने येत्यात दोन वेळेला येता कुळीद हो

मारायला लागत कि किटकनाशक मारल्या शिवाय चालतच नाही हो मारायला लागत तुरीला औषध नाहीतर शेंगा त्याचा खराब निघतात ना किडक्या सगळ्या

हा भाजी आहे कि ती म्हणजे कोथंबीर आहे मेथी लावली पाणी पाणी बोर चालू करतो ना छान शेतामध्ये खायला ताज्या भाज्या काढून भेटतात

भारत आपला कृषी आहे आपला देश शेतीवरच अवलंबून आहे ना हो आहे पाहिजे

हो कष्ट केल्या नंतर भेटणं भाजी तूर येतया वैरणी येतात बॅग सर्व काही येतना आपण जस म्हटलं तस भेटणार असं थोडीच आहे ना

लागत तूर वैरण केली आहे आणि

होय होय आहे आहे पण ते चार पाच गोणी असते ओ अरे वाह व्हेरी गुड आम्ब्याची झाड वगैरे आहेत का सीजनचे का

आ आ आ आ आहे चार पाच आम्ब्याची झाड आहे ति दोन पेरूची आहे ति नारळाची आठ आहेति हो अरे वाह वाह मग बरं आहे घरच्या घरात फळ खायला भेटतात तुम्हांना

हो होय होय घरच्यांना विकत घ्याव लागत नहीं आम्हाला घरची फळ भेटता हो अरे वाह खूप छान खूप छान आम्ही आलो कि उन्हाळ्यात येऊ तुमच्या इकडे नारळ ला द्राक्ष

या या या या कधी येत्या या खूप छान खूप छान जनावर काही पिल्लू वगैरे झालं शेतामध्ये खूप छोटे गाईला पिलू होतात म्हेसेला पिलू होतात होय होय होय होय जाणंयेणं सारखं असतंय मेहनत करावी लगती जनावर सगळं बघायला लागत आहे आता थोडंफार तूर नन्तरी

त्या आंब्याची झाड त्या करावा लागत आजून थोडं पेरूला सध्या पेरू आहे सध्या खत घालावं लागतंय शेण खत पाणी सोडल्या लागत बापरे भरपूर भरपूर मेहनत आहे आम्हाला वाटत शेतामध्ये असच पिकात आहे पीक पण येवढी मेहनत घ्यावी लागते शेतामध्ये तेव्हा शेतकर्याला दोन पैसे भेटतात

त्यानंतर मी बागेत काय होतंय बोर पाणी पुरवठा होत नाही म्हणून शेत तळ मारल दीडशे बाय दीडशे ओ

आ मला वाटाय पस्तीस फुट खोल आहे बघा अरे बापरे एवढ मोठं शेत तलाव आहे अ शेत तलाव मोठं केलं ना दीडशे बाय दीडशेच्या पस्तीस फूट खोल आहे

भरपूर लोट आहे एकदा जर शेत तळ भरलं तर वर्षभर पाण्यामध्ये भरपूर होत क्या बातए खूप छान खूप छान असली शेतकरी आहे म्हणून हा भारत आपला देश शेतकऱ्यावर डिपेंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे पूर्ण देश शेतकऱ्यावरच डिपेंड आहे शेती आहे म्हणून पिकात पीक आणि आम्ही पोट भरून खातो

चांगलं राहत हेल्दी राहत शारीरिक दृष्ट्या खूप जरुरी आहे भाजीपाला आणि चांगले आणि आजकाल कृत्रिम खूप कृत्रिम पद्धतींनी भरपूर शेती केली जाते ना

होय होय त्याच काय माहित आहे का बोरच पाणी बागेला सोडल्या म्हणतात कि पूर्ण होत नाही ओ aअस थोडस आहे म्हणून आम्ही काय केलं थोडक्यात सांगायचं म्हणजे शेत तळ मारलंय डीडशे बाय डीड एकदा जर भरला

हा हा धन्यवाद धन्यवाद